हा शनिवार पेठ आहे जो पुण्यामध्ये अ स्थापित आहे पुण्याच्या सिटी मध्ये.

ही बँक ऑफ महाराष्ट्र आहे खुप मोठी बँक आहे.

आणि खालून फोटो घेतलेला आहे आणि सर्वात मोठी बँक आहे महाराष्ट्र बँक .

ए.टी.एम चालू आहे आणि अ बँके पुढे गाड्या पार्क केलेल्या आहेत.

कसतरी त्यांच ड्रेस कोड ब्लॅक कलर चा आहे.

अह हे अह बटाटे आहेत अह बटाटे अह मोज माप करताहेत.

अह आणि काही ठिकाणी बरेच झाड पण लावली आहेत.

अह बसायला चेअर ठेवलेले आहेत अ वेगवेगळे--

हे एक मार्केट आहे सुपर मार्केट ज्या मार्केट मध्ये--

त्या डॉलला यल्लो कलरचा फ्रॉक घातलेला आहे खुप सुंदर फ्रॉक आहे.

हे एक अह खुप जुन प्राचीन दगडाच मंदिर आहे ज्या दगडावरती अ कोरलेले डिझाइन्स आहेत कोरलेले--

अ हे पावसाळ्यातल अ दृश आहे अ पुण्यामधील कुठलतरी.

अह छोटे बारीक सगळे मच्छी विकायला आहेत अ हे मच्छी बाजारात विकायला असतील.

नदीला फार काही पाणी नाही दिसत आहे पण अह--

अह आणि तिथले अ कृष्ण कृशनल वॉटर पार्क आहे ते रिसॉर्ट आहे ते --

अह ह्या फोटो मध्ये खुप साऱ्या गाड्या लावल्या आहेत कार्स लावलेल्या आहेत अह--

ह्या फोटो मध्ये अह तलवारीत अह ला आहेत अह ज्या तलवारी प्राचीन काळाच्या असतील.

प्राइसिस लावलेले आहेत अह सुपरमार्केट चे हे--

पॅकेट मध्ये ठेवलेले आहेत अह मोठ मोठे पॅकेटस आहेत अ--

अह संध्याकाळ म्हणजे सांजची वेळचा फोटो आहे.

आणि अह खूप छान सीन दिसतोय तो.

काय इथे एक क्लास चालू आहे ज्या अ क्लास मध्ये बॉइज मुल स्टुडेंट बसलेले आहेत.

आणि अह लहान मुल खुप छान खेळू शकतात इथे.

ही एक एच बी एच.एस.बी.सी. बँक आहे.

हे एक मंदिर आहे जुन मंदिर आहे.

आणि एक अ प्र ब्राह्मण तिथे पूजा करतोय दिवा लावतोय आणि आरती करतोय.

आणि पावसामुळे सगळीकडे हिरवेगार झाडे झाली आहे.

एक मोठी बिल्डिंग आहे त्याला खुप लायटिंग आहे.

आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे खुप अ लाइटस दिसता आहे.

आणि कॉम्पिटिशन चालू आहे बहुतेक तिथे असे ह्या फोटोमध्ये दिसतय.

अह रीसेप्शनिस्ट चा डेस्क आहे समोर एक टी.व्ही. आहे तिथे तिथे तो टी.व्ही. चालू आहे.

आणि अह रूम्स पण आहे तिथे अह पलंग टेबल्स वेगेरे एवलेबल आहे.